अह तलाव का समुद्र असल्यागत वाटत आहे हे अह छोटे छोटे मातीचे काहीतरी अ आत मध्ये पोल केलेले आहेत वर अ रस्ता केलेला आहे.

कुठल्यातरी ग्राउंड चा फोटो असल्याच दिसत आहे हे फुटपाथ लगत दिसत आहे आणि त्या साइड ला आय थिंक हं हम क्रिकेट चं दिसत आहे.

आय थिक हे स्पोर्ट वेयरच शॉप असेल.

हे सुद्धा एक स्विमिंग पूल च फोटो च आहे जिथे वेग-वेगळे प्राणी पण दिसत आहे असं बनवलेले अं झाड खूप दिसत आहेत आजूबाजूला पाणी पण खूप आहे.

श्री शिद्धेश्वर काही तरी नाव लिहिलेलं आहे.